हां हां. आह तर मला तुझ्याकडून हे ऐकायला आवडेल की, आह जेव्हा आपण व्यवसाय म्हणतो तर त्यावेळी का याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन किंवा तुझ्या कल्पना काय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असा की आपल्याला आवडीच काम करायला मिळत.

प्रामाणिकपणा हवा आहे आणि आपला व्यवसाय जर पुढे न्यायचा असेल आणि छान फुलवायचा असेल तर या सगळ्या गोष्टी अंगीकारण फार महत्वाचे आहे. आणि जो व्यवसाय आपण निवडू तो निवडल्या नंतर अ आपल्याला जे अनुभव येतात त्यातून आपण अजून प्रगल्भपणे चांगली कामे पुढे करायला हवेत. अशा माझ्या कल्पना आहेत व्यवसायाबद्दलच्या. आता तुझ्या इतके वर्षाचा अनुभव आहे तुझ्या व्यवसायाचा तर हम्म तू जे म्हटली की अनुभव येतात त्यातून आपण प्रगल्भ होत जातो. आणि हो तू एखाद उदाहरण सांगू शकशील का म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही कुठपर्यंत आलाय? ओके. आह सुरुवात म्हणशील ना तर लग्न होऊन जेव्हा मी पुण्यात आले तर तेव्हा माझ्या मनात खूप असं होतं की नोकरी करायची कारण लग्नाच्या आधी नोकरी करत होते. आणि मग इकडे आल्यानंतर मिस्टरांच असं म्हणणं होतं की तुम्ही घरच्या घरी घर सांभाळून काय ज तुम्हाला करायचं असेल ते काम करा. आणि त्यांचा असा विरोध होता नोकरी नका करूं घरातल कारण मी जॉब करतोय तर घरी कुणीतरी असायला हवे कारण सासू सासरे वयस्कर होते. त्यामुळे मग त्यांचं म्हणणं होतं की नोकरी न करता घरच्या घरी काय करायचे ते करा म्हणून मग असं ठरलं की आता आपल्याला काय आवडते त्यातच केल तर आपण चांगलं करू शकतो म्हणून मग शिवणकामाची आवड होती. म्हणून मग बाळंत विडा आणि फ्रॉक तयार करूयात असं ठरवलं आणि मग व्यवसायाला सुरुवात केली.

आह जेव्हा सुरुवात केली हम्म तुला कसा रिस्पॉन्स मिळाला आणि आह ती घडी कशी बसवलीस तू? जेव्हा सुरुवात केली ना तर अगदी ओळखीमध्ये किंवा नात्यांमध्ये जस त्यांना माहिती झालं की मी शिवून देते बाळंतविडा तेव्हा आधी घरातल्याच ऑर्डर्स यायला लागल्या. आणि त्या ह्याच्या मध्ये कसं आहे माझ्या बहिणी पुण्यात आहेत तर त्या त्यांच्याकडून हि असं तिथे स्वतः च्या घरातून काम करत होत्या. एकजण आहे ती फ्रॉक शिवायची. एकजण बाळंतविडाचं करायची मग मला जेव्हा असं आमच्या ओळखीतून आम्ही करतो हे कळायला लागल आणि ऑर्डर्स यायला लागल्या. तेव्हा मग आम्ही एकमेकींना असं मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर आम्ही काम करायला लागलो की समजा आता फ्रॉक्स हवेत तर मग मी बहिणीकडून मागवून घ्यायचे. आणि द्यायचे मग बाळंतविडा मी तयार करत होते असं आम्ही करत करत अ हळूहळू आमचं हे वाढलं. आणि मग जेव्हा कालांतराने काही ऑर्डर्स असं वाढायला लागल्यानंतर असं वाटायला लागलं की मग आपण एका प्लॅटफॉर्म खालीच काम केलं तर आपल्या कामाचा पसारा पण वाढवू शकू म्हणून. मग ते त्यामुळे मग आह जेव्हा मी असा प्रस्ताव मांडला की बहिणीला मी म्हटलं कि आपण एकत्र काम करूया का कारण आत्ता जिथे आम्ही काम करतोय ती जागा रिकामी होती, तर घरात असं बोलणं झालं कि मग करायच असेल मोठ्या प्रमाणावर तर मग आपल्याच घरी करूयात. त्यामुळे आमचं आम्ही एक तर जागेचा प्रश्न मिटला मिस्टर म्हणाले की इथेच करा म्हणून. त्यामुळे मग ठरवलं की आह सगळ्या मैत्रिणी ला म्हणजे अजून एक जण मैत्रीण आहे तिला विचारलं आमचं बोलणं असं चाललेलं असतं. म्हणजे अॅक्चूअली मी दोघी बहिणी सुरू करणार आहे असं बोलणं चालू होतं आमचं ते तीन तिने ऐकल आणि मग ती म्हणाली मी तुम्हाला जॉईन होऊ का? आणि असं म्हणून मग आम्ही तिघींनी मिळून जॉईन व्हाय एकत्र काम करायचं ठरवलं. हां , आणि मग जागे चाही प्रॉब्लेम नसल्यामुळे मग तीन मशीन्स एकदम खरेदी केली आणि मग आमचा नवीन व्यवसाय मी अ तेरा मार्च दोन हजार बारा साली सुरू केला एकत्रितपणे. ओके ओके मोठ्या प्रमाणावर आता आपण करू शकू अशाह्याने.

आणि ते चालू असताना आता तू मला म्हणालीस की कस आता पर्यंत वाढत गेला किंवा काय आहे बरोबर तर? सुरुवातीला आम्ही माऊथ पब्लिसिटी करायचो आणि मग एक्सिहिबिशन्स मध्ये वगैरे भाग घ्यायचो मग तिथे आमची कार्ड दिली जायची आणि मग लोकांना जास्त ते माहिती व्हायला लागल आहे असं असं ह्या करून देत आहेत म्हणून. मग त्यामुळे आमच्याकडे हळूहळू वाढायला लागल्या अजून ऑर्डर्स.

आणि आह चालू आहे आता काम आत्तापर्यंत वाढतच आहे असं आहे. हम्म आणि काळ काम वेगाचं गणित कसं बसवलंस? कारण घर आहे घरात तू म्हणालीस की आह सासूसासरे पण आहेत.

तर त्यांच हो करायचं मुलं लहान होती तर हो हे गणित कस बसवलं? अह अगदी छान प्रश्न विचारलायस अॅक्चूअली कारण मुलांची दहावी बारावी म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुलगी तिसरीत होती तेव्हा तर म्हणजे लहान असल्यामुळे शाळेत सोडणं आणण हे सगळंच चालू होतं. आणि मग हळूहळू मग त्यांची दहावी बारावी सासू सासऱ्यांची आजारपणं वगैरे हे सगळं चालू होत. पण त्या ह्याच्या मध्ये पण आम्ही तिघी मिळून करत असल्यामुळे एकमेकींना सपोर्ट करायचो की आज तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे ठीक आहे आम्ही आम्ही करतो दोघी जणी. अस करून आज आज आजतागायत आमचं म्हणजे असं एकमेकांच्या वेवलेंथ जुळलेली आहे त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आला नाही

पण शेवटी ती तारेवरची कसरत सगळी केलीच इतकं वर्ष कि मुलं व त्यांच डबे आजारपण हॉस्पिटलाईजेशन या सगळ्या गोष्टींमधून मग वेळ काढून पण रोजच काम करायचं असं करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. अ असा कधी प्रसंग आला की त्या वेळेस वाटलं की आता आपण बंद करूया. हे नको. हो हो असा प्रसंग एक्चुअल नाही आला कारण काय की हे आवडीचं काम आहे ना त्यामुळे असं कधी वाटलं नाही की आपण हे बंद करूयात म्हणून काय काय कसं आहे की अ एक्झिबिशन्स आहेत मग खूप तयारी करायला लागते. म्हणजे आता भीमथडीला पण आम्ही भाग घ्यायचो मग त्याच्या साठी असं पिशव्या पिशव्या भरून माल तयार करायला लागायचा व काही काही वेळेस ते खूप हेक्टिक व्हायचं. मासा वाटायचं की इतकं आपण करतो कशासाठी म्हणजे काय एवढं आपण कष्ट घेतो असं काही काही वेळेस मनात यायचे पण कधी बंद करावा असे वाटले नाही. अति रात्रीची झोप झाली की सकाळी फ्रेश असं म्हणजे प्रॉब्लेम नाही पुन्हा सकाळी उठल्या पासून कामाला सुरुवात. असं बंद कराव असं कधीच नाही वाटलं आतापर्यंत तरी नाही वाटलेल. आह याच्यात एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुझा इन्टरेस्ट किंवा तुमचे तुझे दोघे पार्टनर आहेत त्यांचा इन्टरेस्ट हो आणि तुम्हाला मिळणारा रिस्पॉन्स हे असू शकेल. हम्म पण त्यांचा पाठिंबा पण ह्याच्यात खूप जास्त महत्वाचा आहे.

तर एकंदर सुरुवात करताना लक्षात नसेल आला की कशाप्रकारे ते पुढे जाणारे.

एकंदर व्याप लक्षात येत गेल्यावर अ घरच्यांच काय होतं? ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा होता? नाही सुरुवातीपासूनच घरच्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच तर आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. म्हणजे सुरवातीला खरं सांगायचं तर मला नोकरी करायची होती मी म्हणाले तसं पण नाही करायची म्हणल्यावर मला जरा वाईट वाटलेलं की म्हणजे आपल्याला नाही करू देते हा नोकरी आह. म्हणजे माझे मिस्टर करू देत नाही पण व्यवसाय करणं हे इतकं चांगलं आहे की आपण आपल्या वेळेनुसार अॅडजस्ट करू शकतो. आता मला नाही अकरा म्हणजे अकरा ला जाऊन म्हणजे जॉब असेल तर तुम्हाला तिथे हजर राहायला लागतं ही गोष्ट इथे येत नाही. समजा तुला आज कामे किंवा शाळेत जायचे पेरेंट्स मिटिंग आहे ती झाल्यावर पण माझं काम करू शकते संध्याकाळी जास्त वेळ थांबू शकते. ते घरात असल्यामुळे अहं वेळ कसा ही आपल्याला पाहिजे तसा आपण मेन एक तर मॅनेज करून काम करू शकतो आ ,आणि दुसरं म्हणजे कधीही कुठल्याही सामन्यात आम्ही काही काहीवेळेस मुंबईतून काही गोष्टी आणतो किंवा कापड आणायचं आहे किंवा गावातून काही आणायचय तर प्रत्येक वेळेस मला मिस्टर साथ देतात. काहीच प्रॉब्लेम म्हणजे ते कुठे ही जायचे असेल तर तयार असतात गाडी काढून की चल आज तुझे हे आणायच आहे ना आपण जाऊया. म्हणजे मुंबईच्या तर बर्याच ट्रिप झाल्या आमच्या सामान किंवा इतर मटेरिअल जे लागत आम्हाला ते खरेदी करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आत्ता जे आपल्या इथे लॉकडाऊन लागला कोरोना काळा मध्ये. तर तेव्हा पण मिस्टरांचा खूप उपयोग झाला कारण तेव्हा कसे की कुरिअर सेवा वगैरे सगळं बंद होत. बरोबर आणि आमच्याकडे लोकांना माहिती होतं की आम्ही तिघी जणी करतो सगळा हायजिनिक आहे सेपरेट आहे. कोरोनाचे सगळे नियम पाळून आम्ही काम करतोय त्यामुळे अहं आह अगदी आवर्जून दुकाने ही बंद होती तर लोक अगदी पास काढून आमच्याकडून घेऊन जात होते. बाळंतविड्यातल्या ज्या काही गोष्टी लागतात त्या मग त्या केस मध्ये लोकांना यायला जमतं नव्हतं, आणि कुरिअर करा किंवा तुम्ही आणून द्या होम डीलिवरी द्या म्हणत होते तेव्हा माझे मिस्टर दरवेळेस जाऊन आमच कुरिअर तिकडे पोहोच म्हणज देऊन यायचे ग्राहकांना. म्हणजे तो एक आम्हाला खूप फायदा झाला नाही तर त्या काळा मध्ये कसं आहे की घरात आपल्याकडे आजी आजोबा वगैरे .असल्यामुळे आपण खूपच हे सगळं पाळत होतो कि बाहेर नाही जायचं आहे ते पण मिस्टर म्हणायचे तू जाऊ नकोस तुझ्या ऐवजी मी जाऊन देऊन येतो.

म्हणजे असं आम्हाला खूप उपयोग झाला घर घरच्यांचा पाठिंबा आहे म्हणून करू शकतो हे तर नक्कीच आहे त्यात काहीच वाद नाहीए

आणि जर आपल्याला ही कुणकुण लागलेली होती कि बाकीच्या ठिकाणी बाकीच्या देशांमधून लॉकडाउन सुरु झालेलं म्हणजे आज न उद्या आपल्या इकडं हे होणार हि कल्पना मनात होतीच. त्यामुळे आम्ही आधीच तिघींनी मिळून तसही मॅनेज केल होत. मॅनेज करून ठेवल होत की जरी आपलं लॉकडाऊन झालं तरी तेवढ्या वेळे पुरते दोन महिन्यां साठी पुरेल एवढा मला पण तयार करून ठेवायचा. आणि तसा आम्ही सगळे तयार करून ठेवला होता त्यामुळे कधी कुणी कुठलं हि ग्राहक आमच्याकडे आला तर त्याला काय हवे तर त्याला मी नाही म्हटलेलं नाही. त्याला जे हवय ते आम्ही दिलेले कारण आमच्याकडे तयार होत म्हणजे खरे तर लॉकडाउन मध्ये खूप व्यवसाय खूप जणांचे व्यवसाय बंद पडले किंवा खूप त्यांना प्रॉब्लेम झाले पण लॉकडाऊन मध्ये आमचा व्यवसाय वाढला अजून जास्त असं.

जो काही पाठिंबा होता ते आहे. हो

आता मला याच्या पुढे एक विचारायच आहे की आता मुलांना खूप लहान असल्या पासून हे सगळे बघितलेलं आहे आणि हो आता मोठी झालेली आहेत.

छान वाटतं त्यांना काय म्हणजे आह सांगतात ते सगळ्यांना आई माझी हे करते असं इतकी वर्ष झाली काम करतीये आमचा एक छान बुटीक आहे किंवा आमचं वर्कशॉप आहे तिथे आई काम करते.

आता काही काही वेळेस बाजारात आता पुस्तक त्यांची अॅवेलेबल नसतात जेव्हा शाळा कॉलेज सुरु झाल्यानंतर तर काही आणायचं आहे तर मी हे बंद करून पण आणून देऊ शकते. त्यामुळे ते खुश आहेत की आपल्याला पाहिजे तेव्हा आई अॅवेलेबल आहे म्हणजे नोकरी करायला आई गेली की कस होत नाहीत म्हणजे आठ आठ तास आई घरात येणार नाही. तस होत नाही माझ्याशी त्यांचा कायम आह आह संभाषण चालू असत इथे असल्यामुळे आणि ते पण खुश असतात कि वेळेवर सगळं मिळत आई पण आहे आणि काम ही चालू आहे आईच असं. हम्म अहं मला ना अजून एक विचारायच म्हणजे कि तुझी खूप इच्छा होती पहिल्या पासून नोकरी करायची हो पण व्यवसायात पडलीस काही कारणास्तव.

आह या व्यवसायात पडल्या मुळे तुला काय तुझ्यात असे कुठले गुण निर्माण झालेत किंवा असे कुठले गुण डेवलप झालेत जे नोकरीने कदाचित नसते झाले? हा माझ्या ओळखी खूप झाल्या व्यवसायामूळ, कारण कसं की आपण समजा जॉब करतोय आणि एखादा क्लेरिकल वर्क आहे तर तुम्ही तेवढंच करत राहता आणि त्याच्यात तुमच्या शी समोर येणाऱ्या आह माणसांशी संपर्क येत नाही किंवा तुमचे संभाषण वाढत नाही. आत्ता म्हणजे कसं आहे की आम्हाला जे आजी आजोबा की जे नातवासाठी किंवा होणार् या नातीसाठी कपडे घ्यायला येतात मग ते कित्येक तरी किती प्रकारचे लोक आपल्या इथे आहेत कित्येकांचे स्वभाव कसे आहेत हे कळत आणि आमच्या खूप ओळखी झाल्यात. आणि अॅक्चूअली कसं माहिते का एखादा घर असाव ना तस म्हणजे जे कुणी आमच्याकडे येऊन जाईल ना ते परत आमच्याकडे येणार असं आमचं म्हणजे एकमेकांची नातं निर्माण होत जात त्यामुळे मग छान वाटत की नवीन नवीन ओळखी होतात आणि वाढतात ते अजूनही छान अशा होते त्यामुळे छान वाटतं आहे. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या ज्या नवीन उद्योजिका आहेत की काही कारणांनी ह्यांना जमत नाहीये तर त्यांना तू काय जेव्हा त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि तो पुढे वाढवायचा आहे. तर त्याच्या साठी त्यांनी ह्या गोष्टी कटाक्षा ने पाळल्या पाहिजे? मगाशी मी म्हटलं तसं ना की म्हणजे आता आह माझे सुरू करून दहा वर्ष झाली आहेत. तर मागे वळून बघताना एवढंच असं वाटतं की संयम हवा आहे चिकाटी हवी आहे प्रामाणिकपणा हवा आहे की ज्याच्या जोरावर तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी चांगला करू शकताय. आणि समजा आता एखादा व्यवसाय कुणी ही सुरु केला असेल आता आम्ही कपडे लोकांना देतो परत नंतर म्हणजे तुम्ही एकदा त्या प्रोडक्ट्सची विक्री केली. तर मग त्याच्या मध्ये काही चेंज करून त्यात आवश्यक असेल त्यांच्या दृष्टीने तर तेही आपण बघायला हवे ते महत्त्वाच आहे किंवा मग त्यांना पण नंतर सुद्धा आपण त्यांच्या टच मध्ये राहून की आवडलं का किंवा व्यवस्थित झाले बसले का कपडे? किंवा काही प्रॉब्लेम आहे का तर आम्ही त्याच्या मध्ये तुम्हाला करून देऊ शकतो किंवा कलर नाही आवडलाय का घरच्यांना तर आम्ही चेंज करून देऊ असं म्हणजे. आह जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय कराल ना आता पूर्णपणे त्यात मग तुम्ही पूर्णपणे स्वतःला झोकूनच द्यायला पाहिजे की आता आमचं कसं आहे की मी कापड खरेदी करण्यापासून कटिंग करून शिवून विकण्यापर्यंतचं काम सगळं आम्ही करतो. आपण आपल्या सेल्फ पण जी एक सर्विस असते ना ती पण एकदम व्यवस्थित करायला हवी हे अगदी मी आवर्जून सांगेन.

ओके म्हणजे एकदा आपला माल विकला गेला आणि आपण आह झाला तर संपला तिथून तो विषय असं नाही तुम्हाला जर का तुम्ही त्यांना दिले ला आहे तर तुम्ही त्याची नक्कीच चौकशी करायला पाहिजे की व्यवस्थित झालंय का आवडलाय का हं असं होय या दृष्टीने.